नाई आपलं हे व्हतं ना,

ते लिहायचं परत लिहायचं. ते परत पाठ कारण यायचं. तू तुमच्या चार-पाच वेळा त तिथेच repeat होत असल.

ते अं ते हाये ना उद्या पण तर ते हाये ना तू आज तू दोन वाचतोय ना तू. उद्या पण तुला तेच दोन वाचायचे माहितीय का. म्हणजे आज जे दोन होत ना, उद्याच्याला हे दोन, आणि आजचे दोन अशे हाये ना सगळं revise करावं लागायचं. अचानक हाये ना कुठला पण, कोणता पण, कधी पण, कसला पण question विचारणार. अन त्यो म्हणता त्याला पाहिजे. Suppose तुला आज दोन question सांगितले. तर तिला कालचे पण दोन सांगाव लागायचे का? हा मला कालचे पण दोन सांगावे लागायचे. त्याच्यामध्ये दोन त्यामुळे मागचे चार सांगावे लागायचे का?

हेच म्हणजे पहिले आता पोरं कस करायचे. कि म्हणजे question केला आपण. जर आता तू आज पाठ केला अन तुल ज चार दिवसांनी विचारला. त यायचाच नाई ना.

समजा सातशे question झाले ना. सात सातशे question वाचायचे तेवढे सगळे दोन चार दिवसात. आणि मंग ते पुढचे दोन पाठ करायचे.

त सांगतो ते जे board चा paper आला ना. मला mark किती माहितीये का याला? सगळ्यात highest त्याला mark एत. सत्यान्यू mark ए मला त्याला. social science ला. सगळे किती mark होते तुला tenth ला? अं eighty six point ninety three.

हा अरे हुशार होता रे तव्हा ते room वर आलो ना. त तव्हा पासून carrier ची वाट लागली माहितीये का? कुठं अकरावी-बारावीला कुठं घेतली मंग admission नंतर? अकरावी-बारावीला मंग याला घेतलं होत ला. द residentional मंग दहावी दहावीला माहित्ये का, आठवी-नववी हाये ना पैठणला केली. दहावी double residentional केली. आणि अकरावी-बारावी नाई का double ला केली. कुठलं, नगरच का शेवगावच? शेवगावच, शेवगावच. अकरावी-बारावी? हा. हा त तव्हा वाट लागली माहितीये का. तव्हा अकरावी-बारावी room वर राहायला लागलो ना. तव्हा आम्ही ते सगळे सोबत आलो. तव्हापासून हाये ना अभ्यासात असं डोक्याचा विषय एक कमी-कमी-कमी होत गेला.

पहिलेपासून जर अभ्यास करणारी मुलं भेटली तर आपण अभ्यास करतो. नाई तर अभ्यासात जर मुलं नसतील करत तर आपल्याला पण करू वाटत नाई.

तेच ना म आता होते अभ्यासाची. मी करायचो starting-starting ला मी स्वतः उठायचो, अभ्यास करायचो. पण मी जे समोरचे तिघांची सवय जास्त लवकर लागती ना. सोबतची आणि तस. मंग ते त्यांनी केल तस मंग काय. त्याच्यामुळं माझं ते कमी-कमी अभ्यास करायचं. कमी-कमी झाली. आणि आता त तुला माहितीये. आता कशी बेक्कार झाली. आता माझी Back ला ए का? किती खोटं बोलतो. मला बोलला all clear ए. अरे बोलू राहिला एक cloud आणि एक data mining. असंय का. बरं-बरं. असं कितीय माहितीय माझं एकपण subject back नव्हता. पण या वेळेस राहिले दोन. असं का. होईल-होईल ते पण clear होईल. मंग तुझं तुझा कस राहिलेलं नेमकं? मी मी सांगितलं ना तुला. नववी-दहावी. दहावीला seventy six-seventy six होते मला. आणि अकरावी-बारावी थांबलो. असं का. त तू असं hostel वर कधीपासून राहायला गेला? हा मी hostel ला कधी राहीलोच नाई. येऊन-जाऊन करायचो. आणि नंतर मग आता इथं graduation ला आलो ना BCA ला. मंग hostel ला join केलं. हा room वर. तेव्हा पोरं म्हणजे नव्हते ना hostel ला अकरावी-बारावीला. मीपण खूप अभ्यास करायचो. अकरावी-बारावीला sixty percent पडले मला. हा. मला पण चांगले पडले होते sixty four

हा. असं अकरावी-बारावी च्या मध्ये काई gap वगैरे घेतला होता का CET वगैरेला काई? CET-CET केल्ती ना. याला JEE देलती. JEE ला sixty one percentage होते. आणि CET एका एकाला seventy five होते. आणि एकाला forty five होते. तू BCA का choice केलं? दुसरं काई नव्हतं का तुला? संगीत मध्ये पण होत ना. संगीत पण continue करायचं. मला तुझी friend ए girlfriend वाली. हा ती तू हाये ना तिला follow केलं ना तू तिला.

अरे तीचे ना ती. तिचे papa ए ते. माहितीये का?

हा तिचे papa ए ते. Continue करायला पाहिजे होत ना. संगीत मध्ये पण भारी झालं असत तुझं काम. हा ना राव, चुकी झाली माहित्ये का. म तीन जर त्यांचं जर अं जर हे जर hostel बंद नसत झालं ना. म्हणजे मी संगीतकडे गेलो असतो माहितीये का. भरपूर carrier होत रे. दोन-दोन option होते. एक BCA आणि एक संगीतपण. इकडचं नाई झालं तर तिकडचं. तिकडे नाई झालं त इकडं. नाई आणखीन एक option होता माझ्याकडं.

Gaming च एक option होत. पण, ते तुला सांगितलं मी आता नंतर मी कामून cancel झालं. ते माझं gaming च carrier. Gaming-gaming केलं होत का तू?

हम्म ते कसय पण ते cancel झालं माझं ते. carrier cancel झालं. ते सांगतो मी तुला नंतर. अन BCA नंतर काय करणारे? BCA नंतर आता ए ना हे करायचंय MCA करायचंय. आणि full stack चा course करायचाय. अं पुण्याला. तुला काय वाटत का?

Try त पूर्ण करणारे. आता अभ्यासावरती जास्त focus करावं लागन. MCACET ला किती mark म्हणजे MCACET दिली असन. त्याच्यावर किती mark तरी वाटतं किती पडतील? काई अंदाज तसा सांगू शकत नाई बरं का. पण मी sixty four हाये ना बरोबर लिहिलेलंत. आणि जे बाकीचे जे hundred ला कमी असतील ना तेव्हडे बाकीचे अशे ठोकलेले एत. Fullstack कुठं पुण्याला करणार ए का?

अं JAVA-JAVA.

हम्म तू?

हाव ना थोडस मला आधी थोडसक करावं लागन. इथं मला पहिल्यापासून basic अभ्यास करावं लागन. Revision type मध्ये द्यावं लागेन लक्ष. हा future मध्ये चांगलेच job भेटतील.

आपण पडतो अन आपल्याला handle करायचे असतात. संपला विषय. हम्म जाऊन दे भो आपल्या मुलांचं carrier चा असाच विषय ए. अवघड ए रे मुलांचं, carrier च लय. हा. कसा मांते रघु फिक्स्ड तू कसा असेल? लाल केळी लाल किल्ला बाळ आहे. मला तर म्हणजे ज्यांना हो. तो तर म्हणजे पाचवा पाचवा मोगल मोगल मोगल सम्राट आहे ना

आणि शहाजान याने म्हणजे आह थोड असे. सोळाशे एकोणतीस मध्ये त्याचे राजधानी आहे सहा जण आहेत सहा जण बाधित म्हणजे राजवाडा म्हणून बांधला होता.

हां आणि लाल वाळू च्या दगडा ची म्हणजे भिंती मुळे या किल्ल्या चे नाव पडले आणि हा किल्ला म्हणजे इस्लाम शाहू. शाहू ने पंधराशे सहाचाळीस मध्ये बांध लेल्या जुन्या सलीम म्हणजे किल्ल्या पासून अगदी जवळ आहे ना? आवळ्या. तर ठीक आहे आणि लाल किल्ला म्हणजे आह लाल किल्ला म्हणजे याला म्हणजे. हा दिल्ली चा म्हणजे हा दिल्ली चा लाल किल्ला म्हणजे भारतातील सह दिल्ली, भारतातील दिल्ली, दिल्ली, दिल्ली शहरातील एक एका ऐतिहासिक किल्ला आहे ना?

आणि लाल किल्ला.

लाल किल्ला म्हणजे भारतात पर्यटक पर्यटक एक विश्लेशन विशेष स्थान पण आहे. आम्ही किल्ला शिकला चे प्र तीन प्रतिनिधित्व करतो. शाह शाहजहान च्या अधिपती पाच खाली मोगल वास्तुकला आणि परिश्रम राजाच्या राजवाड्या च्या वास्तू चा वाढीचा परस्परा शी जोड ते ना? आणि हो आणि इतर इतर इतर इतर देशातून येणारे म्हणजे पर्यटकांना म्हणजे भारतातील हा किल्ला पाहायला खूप आवडतो.

आणि एक किल्ला सुमारे म्हणजे दोन दोनशे वर्ष अठराशे छप्पन पर्यंत किल्ला मुगल मुघल राज्याची म्हणजे जम रा सम्राट राज्य केले आणि हे हे दिल्ली च्या मध्यभागी स्थित आहे. आणि याला ला हिंदुस्थानच्या भाषेतून आला आहे ज्या चा अर्थ लावला आहे आणि किल्ला हा परम शब्द आहे. अर्थ किल्ला आहे.

हां आह तमिळ आणि सम्राट आणि त्यांच्या घरातून जे हा किल्ला मोगल मोगल राज्यातील समारंभा च्या आणि राजकीय केंद्र होते आणि आह याच्यात या क्षेत्रामध्ये विशेष बैठक आह स्थापना पण करण्यात आले आणि आपण लाल किल्ला भेट देणारे असेल तर ते हे ठिकाणी आपण असा विचार करू शकते. हो आणि किल्ला चा भव्या लाल वाळू च्या दगडा च्या भीती ज्यादा पंचाहत्तर फूट उंची आहेत.

त्यामुळे मनोरंजन हॉल बाल्कनी बाबात आणि इन डोर कालवे आणि डोमेस्टिक उदया तसेच एक सुशोभित मशीद आहे. हां आणि लाल किल्ला म्हणजे पाचवा मोगल सम्राटा च्या जाण्या ने म्हणजे सोडाच. सोळाशे एकोणचाळीस मध्ये आह याची राजधानी सह जळून बात राजवाडा म्हणून बांधला होता. हो हो ते पण आहे. हां आणि लाल लाल वाळू च्या दगडा च्या भिंती मोठ्या या या किल्ल्या चे नाव पडले. हा लाल किल हां म्हणजे किल्ला इस्लाम आह शाहू साऊथ सुरू आहे. पंधराशे छचाळीस मध्ये बांध लेल्या जुन्या जुन्या जुन्या सलीम गड दिल्या पासून अगदी जवळ आहे आणि हा किल्ल्या च्या आह राजस्थानी म्हणजे राजेशाही भागात भंडारा ची एक रांग आहे. ज्या ला वर्गाचा प्रवाह म्हणून पण ओळख ला जातो आणि किल्ला दिलासा संकुल हा शहाजान आणि मुघल मुघल मुगलसराय जीन. तर तर तर्जनी च्या कमी क्षेत्राचे प्रती प्रती प्रती प्रती प्रती प्रतिनिधित्व करण्यासाठी ओळख ला जाणारा भाग आहे. हो आणि लाल किल्ला हा जुन्या दिल्ली च्या परिसरात येते अशी तटबंदी आहे.

राजधानी स्थलांतरित झाल्या मुळे शाळांना सोळाशे एकोणचाळीस मध्ये त्याच्या बांधकाम केला होता. हो आणि लाल किल्ला म्हणजे लाल किल्ला म्हणजे थोडासा एकोणचाळीस मध्ये प्रसिद्ध मुघल मुघल सम्राट ज्या ज्या ने बांधला होता.

हां आणि त्यांनी काही उत्कृष्ट बाबा आह वास्तुकला बांधल्या जे म्हणजे जगभरातील मुगल मुघल वास्तु का वास्तू वास्तू केले ते म्हणजे सर्वोत्तम उदाहरण आहे. सर्वा मध्ये ताजमहाल हा देखील म्हणजे मोगल मोगल वास्तव्यात भागा एक भाग आहे.

हां. आणि. मुगल राजधानी आग्रा येथून सहा जण बा शाह जहानाबाद येते म्हणजे आह हलविल्या नंतर मुघल गूगल मुघल साम्राज्या ची नवीन जागा म्हणून लाल किल्ला बांधण्यात आला.

हां आणि हा किल्ला लाल वाळू च्या दगडा ने बनले ला आहे. त्याच्या आता टर्न बंदी म्हणजे किल्ला पूर्ण होण्या चा जवळपास एक एक एक एक एकच दशक लागतात लागला आणि मुघल मुघल मुगल मुगल साम्राज्या च्या आधी च्या पिढी च्या तुलनेत ते सुनियोजित आणि अं तू व्यवस्थित बनले असते असे म्हटले जाते आणि लाल किल्ल्या वर राज्य राज्य राज्य करणारा तेवढाच या मोगल मोगल सम्राट. बहादूरशाह जफर होता आणि त्यानंतर इंग्रजां नी भारतात भारता वर कब्जा केला.

हां आणि लाल किल्ला सतरा व्या शतकात शाळांच्या राजवाडा म्हणून बांधला गेला आणि जेव्हा आह जेव्हा त्यांनी त्यांचे राजधानी राजधानी शहर म्हणून वापर केला तेव्हा तो बांधला गेला. लाल किल्ला लाल किल्ल्या वर अनेक मंडप आहेत जे मुगल मुगल सम्राटा चे सर्जन सर्जनशील ता दर्शवतात आणि वास्तू, वास्तू शिर धा उत्साह अहमद लाहोरी यांनी या या वाडे या वाड्या ची प्रयत्न केली होती आणि लाल किल्ला. पवित्र पवित्रा यमुना नदीच्या काठावर बांधला गेला होता. हो आणि किल्ल्या ची असतात कोणी आहे आणि त्याला अनेक दरवाजे आहेत ज्यात प्रमुख प्रमुख म्हणजे लावली अमरिकी, कश्मीरी, मोरी दुर्गम आणि दिल्ली दरवाजे पण आहेत. हां आणि हा मोठा लाल किल्ला म्हणजे भल्या साठी दहा वर्षे लागली. हा राजवाडा त्यांच्या संस्थे पासून अनेक सम्राट आणि राज यांच्या निवास्थाना आहे आणि ज्यांनी यावर राज्य केले लाल किल्ला,

पर्यंत पर्यंत प्रंतप्रधान स्वातंत्र्य, स्वातंत्र्य दिन ची त्यांची भाषणं करतात. हो आणि लाल किल्ल्या च्या आवारात अनेक वस्तू आहेत. या सर्वा मध्ये दिवा ने दिवा ने आम दिवा ने सहा दिवा ने खास मोती मशीन आणि नजरे प्रशिक्षक वर्गाची प्रवाह वर्गाच्या प्रवाळ हे सर्वात प्रसिद्ध आहे. हो आणि आह सहा जणांनी ह्या किल्ल्या वर राज्य राज्य केले तेव्हा त्याचे नाव अशा सहा जण बाबा कसे होते आणि आता आता त्याला दिल्ली म्हणतात च्या जाण्या ने म्हणजे याया याया गेल्या वर म्हणजे राज्य राज्य केल्या वर अ रंग रंग रंग जेवणे, मुगल मुगल मुगल राजवटी वर राज्य केले तेव्हा लाल किल्ला आपली चमक चमक गमावत होता. लाल किल्ल्या ला लाल किल्या वर चांदी चे छत आहे जे. नंतर पैसे पैसे उभारण्या साठी तांब्या च्या छता ने ब बदललेली. यानंतर एकोणीसशे सतराशे त्र्याण्णव मध्ये पर्शियन सम्राट न्या. नादिरशाह ने लाल किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ल्या चा किल्ल्या तील मौल्यवान मालमत्ता काढून घेतली. हो आणि यापैकी बहूतेक इमारती बोलाव ली गाणी कोणती कोणती च्या गुंतागुंती च्या फुलांच्या हेतू जडले ला होता. नोकरी काम धंदा री कमानी अत्यंत क्लिष्ट च्या अलंकार आणि दुपारी घटने ही लाल किल्ल्या च्या स्थापना कले जी सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे जी शहा जालना वस्तू केली, ट्रेडमार्क बंदी आहे. हां आणि मराठ्यां नी सोळा व्या सोळा मुगल सम्राट शाह आलम च्या म्हणजे पराभव केला आणि वीस वर्ष दिल्ली वर राज्य केले आहेत. नंतर त्यांचा इंग्रजां नी पराभव केला आणि कोहिनूर हिरा चं आह किल्ल्यात म्हणजे ठेवले ली सर्व मौल्यवान मालमत्ता डिस्काउंट घेतली. इंग्लिश आणि बहादूर बहादूरशाह जफर चा मुकुट शहरांच्या वाइल्ड चा प्याला

धातू ने बनले ला एक भव्य वस्तू होते. आणि लाल किल्या च्या बांधकामे तेरा मे सोळाशे अडतीस रोजीं व मोहरम या च्या पवित्र महिन्यात सुरु झाले. मोर आम चान हो. आणि लाल किला दिसाय लाही आकर्षक दिसतो ना?

आणि हा किल्ला म्हणजे दिल्ली ते दिल्ली चेच आणि लाल किल्ला अष्टकोनी आकारात बांधला आहे. आह पूर्ण पूर्ण किल्ला संगम संगम वर वारिस

हो लाल किला तेव्हा बुद्धी श्वास आहे. शाळा च्या ताब्यात होते ज्यांच्या कोणी ही हिरा शाळांच्या झी वाइफ कप आणि बाजून बहादूर शहा च्या मुकुटा सांग मुद्या सारख्या अनमोल मूल्य वान कृती. कलाकृती च्या आक्रमण केले. हां आणि लाल किल्ला लाल किल्ला म्हणजे मुलं मुली हिंदू आणि पर्सन्स तापत या शैली ने बनले ला आहे. या मोठ्या मोठ्या मग त्याच किल्ल्या च्या आत असलेला आह संकुलात मोती मोती, मशीद नऊ, बंद खान यांसारख्या मोठ मोठ्या इमारती ज्यात आह पूर्वी संगीत, संगीत सभागृह, साहित्य मुळात आणि रंग रंग महाल जे महिलांचे ठिकाणी संग्रहालय होते. त्यात मुगल मुगल काळातील सर्व कलाकृती आहेत आणि लाल किल्ल्या तील राजवाडा आणि इमारती मध्ये अनेक अनेक बागा, मंडप आणि तू भी च्या कमानी आहेत. लाल किल्ला हे दिल्ली तील इतिहासा तील सर्वोत्तम बारा पैकी एक आहे. हो, त्यांनी किल्ल्या च्या पद्धतशीर पणे नष्ट करण्यासाठी योजना आखेल. त्या मध्ये फर्निचर भाग आहेस. अरे अपार्टमेन्ट आणि. लोकां लोकांत वाटत नष्ट करणे समाविष्ट होते. हां आणि याच्यात गड आता आह फेर फेट का? म्हणजे मी मारल्या वर आपल्या ला या किल्ल्या ची बरीच माहिती मिळते.

हां आणि लाल किल्ला हे भारतातील एक प्रसिद्ध पर्यटन पर्यटन स्थळ आहे. येथे सुंदर वस्तु कला आणि स्वतः चे ऐतिहासिक महत्व आहे जे आहे ते भेट देणार आहेत. पर्यटकांना आकर्षित करत त्यांनी हा मोठा किल्ला मुगल मुगल सम्राट शाहजहान ने आग्रा हून म्हणजे दिल्ली ला राजधानी दिल्ली ला राजधानी हल ताना बांधला होता आणि याच किल्ल्या च्या बांधकाम तेरा मे सोळाशे अडतीस रोजी मोहरा. महिन्यात सुरू झाले. जे दहा वर्षानंतर सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये पूर्ण झाले आणि या किल्ल्या चे मुख्य शिल्पकार. शिल्पकार उत्तर अहमद आणि उत्साह कमी हमीद होते आणि मोगल राजवटीत या या या किल्ल्या ला आह किला किला म्हणजे एम मुबारक म्हणतात आणि हाके ला यमुना येऊन आद्री च्या काठावर आहे ना आणि बाहेरच्या झाल्या पासून संरक्षण करण्यासाठी त्या भोवती एक मोठी भिंत पण बांधली आली आहे. पुण्या च्या अनेक पर्यटक भेट देताना त्यांची महत्वा ची ऐतिहासिक आह प्रसंगीच कथेचा ती पण. लाल लाल वाळू च्या दगडा आणि माझ्या मध्ययुगीन काळातील वाढत्या वस्तू याशिवाय पर्यटन, पर्यावरण पर्यटकांना धन्य केल्यानंतर आणि जे आणि के कर्ज आकर्षण आहे. लाइट अँड साउंड शो समोर वाघ ला दररोज संध्याकाळी होणार् होऊ शो होणारा हा शो किल्ल्या च्या आवारात ची आवरा जीबी आणि आवाजांच्या एक. तसाच उत्सव आहे.

आह दोनशे त्रेपन्न एकर जागेत बांध लेली असते. कोणी रचना आहे ना? होय आणि ते तर ते कोणी हिरा वून कोहिनूर हिरा हा. मग ह्याच्या सना चा एक भाग होता जो इंग्लिश आणि त्या सोबत नेला. होय आणि इतिहास देखील आहे भारताच्या म्हणून. खूप जी त्याच्या केला पण आहे तो आपल्या भारताचा. हा. तू कसा? हा

ठीक आहे मी कोण याचा वापर होतो लाल किल्ल्या.

विज़िट करा लागेल. हो चांगला विषय ठरत नाही.

गोष्टी करून घेतला पण.

भेटू मग. हो bye